मी पाठवतो तुला ते पीडीएफ फायली

म्हणजे मला पॉलिसी बद्दल कोणत्या का असेना त्या सगळ्या बद्दलच माहिती द्या आपली जी पॉलिसी आपण दिली एलआयसीची

हे सगळं पूर्ण गव्हर्नमेंट जिम्मेदार असतंय ह्याला

ह्याच फ्रॉड नाही काही नाही ह्याला विमा कवच आहे सर्व आहे ह्याला

मग ते जे मी काढून दिलं होतं ती एक नंबर गेल होता जीवनलाभ म्हणून एक पॉलिसी आहे

आता आपण पाहुण्याचं तेच काढून दिलं

म्हणजे आपल्याला पैसे नंतर मिळणारी रक्कम पण चांगलीच आहे म्हणजे मग हफ्ता किती भरायचा?

ह्याला कसय दहा वर्ष भरू शकता पंधरा वर्ष भरू शकता

पंधरा वर्ष भरून जे विसाव्या वर्षी उचलतो आपण हं म्हणजे पंधरा वर्ष भरून विसाव्या वर्षी उचलायचं

हायच्यामध्ये कसं आहे, बेनिफिट पण चांगलं आहे

कन्यादान चं कसं आहे आता जे आपण तुमच्या मालकाची पॉलिसी काढली

ती आपण आपल्या लेकरांसाठीच काढली आहे

मग ते त्यांना त्यांच्या नावावर काढणं हे कस आहे आपल्याला गॅरंटी आहे की त्यांची काढणं लै महत्वाची आहे पॉलिसी

म्हणजे कव्हर आहे त्याला एक भरपूर

हं म्हणजे एक्सिडेंट अपघाती विमा आणि हे दोन्ही पण दोन्ही पण आहे ह्याच्यात

मला तर चांगली जो मी प्लॅन काढून दिला नऊशे छत्तीस पेयेबल आहे

एक नंबर टेबल आहे आता म्हणजे मालकांसाठी

हं हं बरोबर आहे म्ह्णून मी विचारात होते तुम्हाला.

मग आणखी दुसऱ्या कुठल्या आहेत का अजून म्हणजे मला पण कळायला पाहिजे नाही नाही आहेत दहा बारा पंधरा प्लॅन आहेत आपल्याकडे पण सगळ्यात चांगला प्लॅन त्यांच्यासाठी म्हणजे नऊशे छत्तीस टेबल हं हं मग ते कन्यादान चं विचारायचं होतं कन्यादान चं कसं आहे माहित आहे कि नाही? आपण पॉलिसी कशासाठी काढायला लागलो आपण?

कि बाबा ह्यांच्यासाठी आपल्याला महत्वाची पॉलिसी

आणि एक पंधरा वर्षांची काहीतरी भरायची आहे

पण त्याला कव्हर एवढं नाही ना, आता आपण जे कव्हर म्हणत आहोत

हां आपल्या मनावर आहे हफ्ते घ्यायचे

हं म्हणजे आता आपण अठरा वर्षे भरले तर एकविसाव्या वर्षी मॅच्यर होणार असं काहीतरी आहे वाटतं

ते पण आहे अठरा पर्यंत भरून एकविसाव्या वर्षी उचलायचं पण आहे हं आणि एक पंधरा वर्षांची पण आहे वाटतं ना?

नुकतेच मला असं कळलं होतं की दोन लाख रुपये आपण महिन्याला पाच लाख रुपये भरले तर दोन लाखापर्यंत आपलं अठरा वर्षांचं आणि चार लाख रुपये काहीतरी कव्हर मिळतं कव्हर मग ते चार लाखाने काय फायदा होणार आहे? हां मग जीवनलाभच चांगली आहे का? जीवनलाभ एक नंबर पॉलिसी आहे, म्हणजे मालकांसाठी

*Audio is not clear

मग येत आपण घरी आल्यावर बघितल्यावर असय तसं म्हटल्यावर मग मला डोक्यात तो प्लॅन बसला

*Audio is not clear काढू काढू म्हणण्यात वेळ जातंय माणसाला लक्षात नंतर येतंय